do व्हाईल लूप वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
सोयीनुसार ह्याला आपण do व्हाईल लूप किंवा स्टेटमेंट असेही म्हणू शकतो
जरी यातीलcondition लूप च्या शेवटी तपासली जात असली तरी त्याचे स्वरूप मूलतः व्हाईल लूप प्रमाणेच आहे
आता डीओ टाईप करून पुढे आपल्या ब्लॉक साठी महिरपी कंस काढून शेवटी WHILEटाईप करा
येथे आपली कंडिशन असेल
आता आपण एक छोटा प्रोग्रॅम लिहू या
आपल्याला प्रत्येक वेळी वाढ होणारा नंबर हवा आहे आणि प्रत्येक ओळीवर तो एचो करेल
हेच आपण व्हाईल लूप साठीही केले होते
आणि आता आपली कंडिशन जेव्हा नंबर 10होईल त्यावेळी आपण nameव्हेरिएबल बदलू आणि आपले लूप थांबेल
आता सुरूवातीला नम 1 असे टाईप करा
आणि माझे नाव एलेक्स असे नामे व्हेरिएबलला देऊ
या लूपची कंडिशन जोपर्यंत नामे Alexआहे अशी ठेवणार आहोत
जोपर्यंत नामे Alexआहे तोपर्यंत लूप चालू राहिल
आपल्याला कुठेतरी nameह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलून बिली करायची आहे
असे झाले की लूप चालू राहणार नाही कारण नामे ची व्हॅल्यू आता एलेक्स नाही
आपण डीओ लूप मध्ये आयएफ स्टेटमेंट वापरणार आहोत
आपण आयएफ मध्ये आयएफ लूप्स मध्ये आयएफ लूप्स मध्ये लूप्स समाविष्ट करू शकतो
जोपर्यंत तुमचा कोड इन्फिनाइट व्हॅल्यूज न बनवता नीट काम करतो तोपर्यंत ह्यावर कसलेही बंधन नाही
आता डीओ टाईप करू या
प्रथम नम व्हेरिएबल एचो करू या
ओळ ब्रेक करण्यासाठी आपण एचटीएमएल कोड कॉन्केटनेट करू या
येथे आपण num टाईप करू या जे नम 1 सारखे आहे
मग आपले आयएफ स्टेटमेंट म्हणजे आयएफ नम इस ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 10 ठेण नो एचो
आता मी नामे बदलून बिली करत आहे
तुम्हाला कळेल की मी येथे महिरपी कंस वापरला नाही
कारण ब्लॉक मध्ये आयएफ स्टेटमेंट नंतर आपल्याला केवळ एका ओळीचा कोड कार्यान्वित करायचा आहे
एका ओळीचा codeयेथे सुटसुटीत दिसतो
लक्षात घ्या आपण numची 1 ही व्हॅल्यू सेट केली आहे
नम ह्या व्हेरिएबल मध्ये वाढ होते आणि यूझर साठी ते एचो देखील होते
तसेच आपण नामे साठी एलेक्स ही व्हॅल्यू दिली आहे
आपण डीओ सुरू करूया
नामे अजूनही एलेक्स च आहे
येथे कुठलीही कंडिशन नसली तरी हे कार्यान्वित होईल
1 एचो होईल
नम 1 ने वाढेल आणि 2 होईल
आता आपला चालू नंबर 2 आहे जो 10पेक्षा जास्त आहे की नाही ते तपासेल आणि पुढे जाईल
ह्याचे उत्तर नाही असे असल्यामुळे ते सोडून द्या
येथे नामे एलेक्स
आणि पुन्हा सगळ्यात वर जा
नंबर 2च आहे
या व्हॅल्यूने कोड कार्यान्वित होईल
हे 2 असे एचो करेल
ह्यात 1 ने वाढ होईल म्हणजेच 3 होईल
आता हे 3 हे 10 पेक्षा मोठा आहे का ते तपासेल
अजूनही नाही
त्यामुळे nameची व्हॅल्यू बदलून ती बिली न होता एलेक्स च राहिल
अजूनही nameची व्हॅल्यू एलेक्स आहे
अशाप्रकारे लूप चालू राहिल
हे अशा प्रकारे 10पर्यंत पोहोचेल पण यूझर साठी ते 9 पर्यंत echoकरेल
आता नम ची व्हॅल्यू 10 होईल
आता आपली आयएफ कंडिशन ट्रू होईल
आता nameची व्हॅल्यू बदलून बिली होईल आणि व्हाईल कंडिशन मध्ये nameची व्हॅल्यू एलेक्स नसल्यामुळे व्हाईल लूप थांबेल आणि त्याखालील कोड कार्यान्वित होईल
आता हा कोड कार्यान्वित करू या
येथे क्लिक करा
आपल्याला 1 2 3 असे 9 पर्यंत रिझल्ट मिळाला आहे
आपली कंडिशन पूर्ण झाली आहे
नामे ची व्हॅल्यू एलेक्स न राहता ती बिली झाली आहे
येथे आपला लूप थांबेल
आयएफ मधील व्हॅल्यू 11 करा किंवा नम ची व्हॅल्यू 0 करा
आता हे काम करणार नाही आणि आपल्याला दिसेल की आपल्याला 0 ते 9 नंबर्स मिळाले आहेत
ह्याचे कारण आपला सुरूवातीचा नंबर आहे आपण चालू नंबर एचो करत आहोत
नंतर त्यात 1 ने वाढ करून त्याची आयएफ मध्ये तुलना करत आहोत
हा नंबर आपण बघू शकत नाही
आता नम ची तुलना11 शी होईल
मग नामे बदलून बिली झाल्याने लूप संपेल
11एको न होता फक्त कंपेअर केली जाते
आता हे रिफ्रेश करा
आपल्याला 1 ते 10 आकडे दिसतील
अशा प्रकारे हे do व्हाईल लूप आहे
ब यापैकी साम्य असले तरी अनेक ठिकाणी do व्हाईल लूप हे व्हाईल loopपेक्षा अधिक उपयोगी आहे
उदाहरणार्थ जेव्हा प्रोग्रॅमिंग लॉजिक गुंतागुंतीचे असते
ह्याचा सराव करून बघा
तसेच मी बनवलेला प्रोग्रॅम पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करा
पुढे आपण अजून काही लूप्स बघणार आहोत
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज यांनी दिला आहे
सहभागाबद्दल धन्यवाद